सी आणि C मधील स्ट्रिंग्ज वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू स्ट्रिंग म्हणजे काय
स्ट्रिँग ची घोषणा स्ट्रिँग ची सुरवात स्ट्रिंग वरील काही उदाहरणे
आपण काही सामान्य एरर्स आणि त्याचे उपाय देखील पाहु
हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 1104 जीसीसी आणि g कंपाइलर व्हर्शन 461 वापरत आहे
स्ट्रिंग्ज च्या परिचयासह प्रारंभ करूया
स्ट्रिंग हा अक्षरांचा क्रम आहे ज्यास एक डेटा आइटम म्हणून हाताळले जाते
साइझ ओएफ स्ट्रिंग लेंग्थ ओएफ स्ट्रिंग 1 मी स्ट्रिंग कशी घोषित करायची ते सांगते
या साठी सिंटेक्स आहे
चार नामे ओएफ स्ट्रिंग आणि साइझ चार म्हणजे डेटा टाइप नामे ओएफ ठे स्ट्रिंग म्हणजे स्ट्रिँग चे नाव आणि येथे आपण साइज़ देऊ शकतो
उदाहरणार्थ येथे आपण साइझ 10 सह कॅरेक्टर स्ट्रिंग नेम्स घोषित केले आहे
आता आपण उदाहरण पाहु
मी आधीच टाइप केलेला प्रोग्राम उघडते
लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव आहे stringसी या प्रोग्राम मध्ये इनपुट म्हणून यूज़र कडून एक स्ट्रिंग घेऊ आणि त्यास प्रिंट करू
मी आता कोड स्पष्ट करते
या आपल्या हेडर फाइल्स आहेत
येथे stringह डिक्लेरेशन्स फंक्शन्स स्ट्रिंग हॅण्डलिंग युटिलिटीज चे कॉन्स्टंट्स समाविष्ट करते
स्ट्रिंग फंक्शन्स वर कार्य करतांना ही हेडर फाइल समाविष्ट केली पाहिजे
हे मेन फंक्शन आहे
येथे आपण स्ट्रिँग स्ट्रानेम 30 साइज़ सह घोषित करत आहोत
येथे आपण यूज़र कडून स्ट्रिँग स्वीकारत आहोत
स्ट्रिँग रीड करण्यासाठी आपण फॉर्मॅट specifiers सह scanf फंक्शन चा वापर करू शकतो
स्ट्रिँग सह स्पेसस समाविष्ट करण्यासाठी आपण कॅरेट साइन आणि n वापरतो
नंतर आपण स्ट्रिंग प्रिंट करू
आणि हे रिटर्न स्टेटमेंट आहे
आता सावे वर क्लिक करा
प्रोग्राम कार्यान्वीत करू
कृपया कीबोर्ड वरील Ctrl Alt आणि टीटी कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा
संकलित करण्यासाठी टाइप करा जीसीसी स्पेस stringसी स्पेस o स्पेस एसटीआर आणि Enter दाबा
कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा str आता Enter दाबा
येथे हे Enter ठे स्ट्रिंग असे दर्शवेल
मी टाइप करेल तल्क टीओ आ टीचर
आता Enter दाबा
ठे स्ट्रिंग इस तल्क टीओ आ टीचर असे आउटपुट दिसेल
आता आपल्या स्लाइड्स वर जाऊ
आता पर्यंत आपण एक स्ट्रिंग च्या घोषणे बद्दल चर्चा केली
आता स्ट्रिँग सुरू करण्याबदद्ल चर्चा करू
या साठी सिंटेक्स आहे चार var namesize स्ट्रिंग उदाहरणार्थ येथे आपण कॅरेक्टर स्ट्रिंग नेम्स सह साइज़ 10 घोषित केली आहे आणि स्ट्रिँग आहे प्रिया दुसरा सिंटॅक्स आहे चार var name सिंगल कोट्स मध्ये स्ट्रिंग eg चार names10 सिंगल कोट्स मध्ये प्रिया पहिला सिंटॅक्स उदाहरणा सह कसा वापरायचा ते मी तुम्हाला सांगते
एडिटर वर जा
आपण समान उदाहरण वापरु
कीबोर्ड वरील CtrlAlt आणि स् कीज एकत्रित दाबा
आता स्ट्रिंजिनिशियलाईज नावाने फाइल सेव करा
आता सावे वर क्लिक करा
आपण स्ट्रिंग सुरू करणार आहोत
म्हणून 5 व्या ओळीवर टाइप करा आणि डबल कोट्स मध्ये स्पोकन ट्युटोरियल आता सावे वर क्लिक करा
आपण फक्त स्ट्रिंग प्रिंट करणार आहोत म्हणून आता या दोन ओळी काढून टाका
सावे वर क्लिक करा
कार्यान्वीत करू
टर्मिनल वर परत या
संकलित करण्यासाठी टाइप करा जीसीसी स्पेस stringinitializeसी स्पेस o स्पेस एसटीआर2 येथे आपल्याकडे एसटीआर2 आहे कारण आपल्याला stringसी फाइल साठी आउटपुट पॅरमीटर एसटीआर ला अधिलेखित करायचे नाही
आता Enter दाबा
कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा str2 ठे स्ट्रिंग इस spoken ट्युटोरियल असे आउटपुट दर्शविले जाईल
आता काही सामान्य एरर्स पाहु ज्या आपल्यास मिळू शकतात
प्रोग्राम वर परत या
समजा येथे आपण स्ट्रिंग ची स्पेलिंग स्टिंग अशी टाइप केली आता सावे वर क्लिक करा
कार्यान्वीत करू
टर्मिनल वर परत या
आता अगोदरप्रमाणे संकलित करा
आपल्यास फाटल एरर दिसतो stingh नो सुच फाइल ओर डायरेक्टरी कंपायलेशन टर्मिनेटेड प्रोग्राम वर परत या
याचे कारण कंपाइलर stingह नावाची हेडर फाइल शोधण्यास सक्षम नाही
म्हणून हे एरर देत आहे
चला एरर दुरुस्त करू
येथे र टाइप करा
आता सावे वर क्लिक करा
पुन्हा कार्यान्वित करू
टर्मिनल वर परत या
अगोदरप्रमाणे संकलित करा
अगोदरप्रमाणे कार्यान्वीत करा
होय ते कार्य करीत आहे
आता दुसरी एक सामान्य एरर पाहु
प्रोग्राम वर परत या
समजा येथे मी चार च्या जागी इंट टाइप करेल
आता सावे वर क्लिक करा
काय होते ते पाहू
टर्मिनल वर परत या
मी प्रॉम्प्ट क्लियर करते
अगोदरप्रमाणे संकलित करा
आपण एक एरर पाहतो वाईड कॅरेक्टर अरे इनिशियलाईज्ड फ्रॉम non वाईड स्ट्रिंग formats एक्सपेक्ट्स आर्ग्युमेंट ओएफ टाइप चार बट आर्ग्युमेंट 2 हस टाइप इंट प्रोग्राम वर परत या
याचे कारण आपण स्ट्रिँग साठी फॉर्मॅट स्पेसिफायर म्हणून s चा वापर केला
आणि आपण यास इंटीजर डेटा टाइप सह सुरू करत आहोत
चला एरर दुरुस्त करू
येथे चार टाइप करा
सावे वर क्लिक करा
कार्यान्वित करू
टर्मिनल वर परत या
अगोदरप्रमाणे संकलित करा
अगोदरप्रमाणे कार्यान्वीत करा
होय ते कार्य करीत आहे
आता समान प्रोग्राम C मध्ये कसा कार्यान्वित करायचा ते पाहु
प्रोग्राम वर परत या
मी stringसी फाइल उघडते
आपण येथे कोड संपादित करूया
प्रथम कीबोर्ड वरील shift ctrl आणि स् किज एकत्रित दाबा
आता cpp एक्सटेन्शन ने फाइल सेव करा
आणि सावे वर क्लिक करा
आता हेडर फाइल आयोस्ट्रीम म्हणून बदलू
यूझिंग स्टेटमेंट समाविष्ट करा
आता सावे वर क्लिक करा
आता आपण ही घोषणा डिलीट करू
आणि आपण स्ट्रिँग वेरीयेबल घोषित करू
टाइप करा स्ट्रिंग स्पेस स्ट्रानेम आणि सेमिकोलॉन सावे वर क्लिक करा
प्रिंटफ स्टेटमेंट च्या जागी काउट स्टेटमेंट करा
येथे क्लोजिंग ब्रॅकेट डिलीट करा
स्कॅन्फ स्टेटमेंट डिलीट करा आणि टाइप करा गेटलाईन ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट आणि ब्रॅकेट्स मध्ये टाइप करा सिन स्ट्रानेम शेवटी एक सेमिकोलॉन टाइप करा
आता पुन्हा प्रिंटफ स्टेटमेंट च्या जागी काउट स्टेटमेंट करा
फॉर्मॅट स्पेसिफायर आणि n डिलीट करा
आता कॉमा डिलीट करा
दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा येथे ब्रॅकेट डिलीट करा
दोन ओपनिंग एंगल ब्रॅकेट्स टाइप करा आणि डबल कोट्स मध्ये टाइप करा n आणि सावे वर क्लिक करा येथे आपण स्ट्रिँग वेरीयेबल स्ट्रानेम घोषित केला आहे
आपण C मध्ये फॉर्मॅट स्पेसिफायर वापरत नसल्यामुळे कंपाईलर ला स्ट्रानेम स्ट्रिंग वेरियेबल आहे असे माहिती पाहिजे
येथे आपण इनपुट क्रमा पासून कॅरेक्टर्स एक्सट्रॅक्ट करण्यासाठी गेटलाईन वापरतो
तो एक स्ट्रिंग म्हणून त्यास संग्रहीत करतो
प्रोग्राम कार्यान्वित करू
टर्मिनल वर परत या
मी प्रॉम्प्ट क्लियर करते
संकलित करण्यासाठी टाइप करा g स्पेस stringसीपीपी स्पेस o स्पेस एसटीआर3 आणि Enter दाबा
कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा str3 Enter दाबा
हे Enter ठे स्ट्रिंग असे दर्शवित आहे
मी तल्क टीओ आ टीचर असे प्रविष्ट करेल
आता Enter दाबा
असे आउटपुट दर्शविले जाईल ठे स्ट्रिंग इस तल्क टीओ आ टीचर आपण पाहु शकतो आउटपुट आपल्या सी कोड च्या समान आहे
परत आपल्या स्लाइड्स वर जाऊ
संक्षिप्त रूपात या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो स्ट्रिंग्स स्ट्रिँग ची घोषणा eg चार strname30 स्ट्रिँग ची सुरवात eg चार strname30 तल्क टीओ आ टीचर असाइनमेंट दुसरा सिंटॅक्स वापरुन स्ट्रिँग प्रिंट करण्यासाठी एक प्रोग्राम लिहा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे